तीन रात्री आणि चार दिवस अमृतसर सांस्कृतिक दौरा तुम्हाला अमृत्सराच्या सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांना भेट देण्याची तसेच पंजाब पारंपारिक जीवनशैली आणि सांस्कृतिक पाहण्यासाठी गावाला भेट देण्याची परवानगी देतो बाघा बॉर्डरवर बिटिंग रिट्रीट रिट्रीट सोहळ्याचा आनंद लुटण्याची संधी तुम्हाला मिळेल पंजाबचे समृद्धी त्याच्या पहराव भोजन संगीत आणि नृत्याहून दिसून येते प्राचीन भारतातील सात सिंधू सात नद्यांचा भूमी म्हणून काही याच प्र्देश्यात पंजाब हे पहिल्यांदा भेट देतात तेव्हा बी या बागास या दोर्या त्याचा स्वागत भांडी ने केले जाते शहरातील लोकांना अन्न मोठ्या प्रमाणात बांधून ठेवते जे रस्त्यावर ठिपके असलेल्या भोजनालयीन स्पष्ट केले आहे काही वेळा आपण ऐतिहासिक ठिकाणे शोधू शकत शकता यापैकी बरेच माध्यम योग्य काळातील या प्रेक्षणीय स्थळांच्या सहली दरम्यान तुम्ही हर मंदिर साहेब आहे जालियान वाला बाग आणि दूर निर्याय मंदिर ला भेट द्यायचे पंजाब हिंदूंना अत्यंत पूजा आहेत या दूर पॅकेज मधील इतर उपक्रम हा एक गावाचा दौरा आहे तिथ तुम्ही पारंपारिक ते वत तिथे म्हणजे तुमच दिवस बद होणार आहे ते वचन देतात या दोर त्याच्या शेवटी तुम्हाला पंजाब आणि अमृतसर बद्दल काय आहे ते त्यांना पर्यटन मध्ये आवडते आहे हे समजले हॉटेलमध्ये तुमची चेक इन औपचारिकता पूर्ण करा मग आराम करण्यासाठी आणि आराम करण्यासाठी थोडा वेळ द्या संध्याकाळी भारत पाकिस्तान सीमेवर वाघा बॉर्डर भेट द्या सूर्यास्ताच्या वेळी वाघा बॉर्डर रिट्रीट समारंभ आयोजित केले जातात गेल्या काही वर्षभरा

त्या निर्देशित नृत्याचा आनंद घेण्यासाठी अधिकाधिक प्रेक्षकांना आकर्षित केले आहे ते कार करा आणि हवेत वीच अनुभव संस्थेने अं संध्याकाळी हॉटेलवर परत जा हॉटेलमध्ये रात्रभर मुक्काम एका स्वादिस्त करा आणि नतर अमृतसार मध्ये श्रीहरी मंदिर साहेबांच्या आशिर्वादाने तुमच्या शहर सुरु करा सामन्य ता श्री हरी मंदिर साहेब म्हणून hello अलिशा hello शुभांगी शुभांगी तू बाहुबली movie पाहिलास का म्हणजे बाहुबलीचे दोन्ही part बग किती भारी आहे माझे तर favorite movie आहे बाहुबली two म्हणजे first पण first येवडा favorite नाही जेवडा two आहे बग अ बाहुबली movie मध्ये प्रतेक scene बग किवा

इतका famous झाला movie आणि आपण बग first movie पहिल्या नंतर कस excitement वाटते first movie मध्ये जस दाखवल की म्हणजे त्यांच त्यांच प्रभातची entry दाखवली मग त्याचा जन्म तो त्याला काही म्हणजे माहीत नसतो त्याचे real parents कोण आहे आणि तो कोण आहे फक्त त्याला ते वर एक म्हणजे दिसत असते की तिकडे त्याला जायच असत पण नेमक त्याचे ला म्हणजे त्याच्या जन्म कश्या साठी झाला तो कोण आहे त्याची identity त्याला माहीत नोहती जस starting आहे बग आणि मग त्याची starting तशी आहे आणि second part मध्ये म्हणजे त्याच्या parents बदल दाखवलेल आहे second part मध्ये खूप भारी आहे बग मला नाही का second part मध्ये जे अनुष्का आणि प्रभासची जी chemistry ती खूप म्हणजे खूप आवडते आणि त्यातले dialogue प्रतेक dialogue किती दमदार म्हणजे भारी आहे अनुष्काचे dialogue जर बग तिला बंदी बनून

famous होण्यासाठी म्हणजे अस म्हणता येईल णा आपल्या की अ म्हणजे प्रभास आणि अनुष्का त्याचात येवडा roll आहे तेवढाच त्या film मध्ये काम केलेल्या प्रतेकचा आहे जस कटप्पाचा roll ज्यानि केलेला आहे बग आणि भहल्ला देव ते प्रतेक roll जे आहे ते प्रतेक roll स्वता मध्ये एक वेगळ character आहे त्यांच आणि त्या मध्ये movie अजूनच entertainment म्हणजे जास्तच entertainment करतात

तस तिचा नसतो फक्त तिचा ते गाण आहे णा त्या गणातच तिचा जरासा अं सुंदर असा makeup वगेरे दिसतो आपल्या नाही तर येर विकी अशीच असते पाहा म्हणजे ती त्या राज म्हणजे राजमाता जी असते तिला वाचवल्या जाण्या साठी ती हे करत असते मी तर प्रेतक गोष्ट बगते movie मध्ये किती विचार करून जी आहे ती create केलेली आहे प्रतेक

हो अगदी बरोबर बगालिश तू छान प्रकारे सांगितलेल आहे म्हणजे जस की बाहुबली picture मध्ये बाहुबलीचे दोन भाग आहे म्हणजे लोकाना अत्यंत असा आवडणारा म्हणजे किवा world television वर असा famous झालेला बाहुबली two आणि बाहुबली हा picture आहे म्हणजे या दोन्ही picture म्हणजे आधी बाहुबली आला आणि नंतर हून बाहुबली two आला म्हणजे जेवडा प्रेक्षकांना बाहुबली नाही आवडला त्याच्या पेक्षा दुपटीणे तो बाहुबली जो two होता आवडलेला आहे त्या मध्ये बाहुबली picture मध्ये तू म्हटली बग की तमन्ना आणि

पण तिच्या अस बिलकुल अस मुली मधल्या हे नसत तिच्या मध्ये

जंगलीच्या याच्या मध्ये जे तिचा look असतो म्हणजे तीनह मुलगी असते पण तिच्या मुलगी म्हणून असा बिलकुल असा चेहरा दिसत नसते आणि दिसायला तर ती एकदम अशी छान असते म्हणजे आता तमन्ना आहे म्हणजे actor आहे ती आता actor movie म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा असतात णा आणि ज्या त्या movie मध्ये वेगवेळे look असतात जस की तमन्नाचा हया picture मध्ये वेगळा look आहे आणि बाहुबली मध्ये बाहुबली picture मध्ये पूर्ण अस हे सांगितलेल आहे की या मध्ये जस की राजा प्रजा प्रशांश तर तू सांगितल्या प्रमाणे की बाहुबली two मध्ये कटप्पा जो त्याच्या मामाचा roll करतो त्यांनी म्हणजे त्याला अस लहान पणहा पासून कस केलेला असतो आणि कटप्पा जो असतो तो त्या movie मधला म्हणजे men character किवा सामान्य character म्हणया पेक्षा आपण त्याला संबोधित करू शकतो कारण की तो जे प्रभास आहे म्हणजे hero आहे बाहुबली बाहुबली movie मधला तर त्याच्या मध्ये त्याने मामाचा roll केलेल्या आहे कटप्पाणे आणि last ला जे अंत होत राहतो म्हणजे त्या movie म्हणजे जस की बाहुबली two picture चा तर त्या मध्ये ज्या प्रभासला मारण्याचा हात एक मेवा असतो म्हणजे फक्त अन फक्त ते राजमाता कडून म्हणजे जस की त्या बाहुबली picture मधून त्याने आईला त्याच्या राजमाता अस म्हणतात त्यानेच नाही तर पूर्ण सर्वणच्या माज आहे करतो आणि राजा आणि प्रजा म्हणजे प्रशासन यांच्या मध्ये जे असत जस की राजा आणि दुसरी प्रजा जस आपल्या विधान सभा मध्ये निवडणून करणारा आमदार खासदार असतो आणि आपण म्हणजे लोक राहतो तस तास त्या picture मध्ये बाहुबली मध्ये अस पूर्ण अस छान बग एकदम मला तर अस आवडलेलाच आहे बग आणि छान त्याच्या मध्ये song पण आहे त्या मधले जे looks आहे त्यांच्या actor चे ते पण अत्यंत चांगले आहे आणि त्या picture मधून बऱ्याच अश्या चंगल्या गोष्टी शिकायला भेटल्या मला

बरोबर आहे ग कस बाहुबली two movie मध्ये प्रतेक गोष्ट कशी स स राजामौली त्याचे director आहे त्यांनी अस विचार केला होता की त्यांना अशी एक movie बनव्याची त्या मध्ये म्हणजे पूर्ण royal सर्व कही असायला पाहिजे जस बग royal म्हणजे त्या movie मध्ये जस मोठे मोठे हत्ती दाखवलेले आहेत किवा येवड मोठ महेल ते पूर्ण कही सगड अस royal च आहे णा आणि अनुष्काच म्हणजे म्हणजे अनुष्काचे बग outfit बग jewelry बग म्हणजे एकदम अस look सुकांम देवीच बग look तसे एकदम सुरवात royal आहे त्यात काहीच अस ज्या वेळेस म्हणजे बाहुबलीची entry ते होते तेव्हा तर त्या वेळेसही बग त्यांनी म्हणजे किती चंगल्या प्रकारे सगड काही दाखवलेल आहे आणि प्रतेक गोष्ट कशी एकदम perfect आहे बग प्रतेक गोष्ट म्हणजे काहीच जस बाहुबलीच फक्त एक scene आहे first मध्ये ज्या वेळेस बाहुबली म्हणजे ते नही का त्या ते मूर्ती असते बग शिवलिंग त्याला उचलून अस खांदया वर घेऊन ते त्याच्या आई साठी ते तेवड कारतणा अभिषेक कारण्या साठी तर ते नेऊन तिथे टाकतो तर ते scene बगताना अस किती भारी वाटतन म्हणजे

बाहुबली two release झाला त्या वेळी त्याच्या first show जो होता तो पाच वासातचा होता म्हणजे आणि त्याची ticket तर महिन्या भर अगोदरच book झाली होती की संगड्यां

प्रतेकण जन हा ज्या वेळेस आपण second part बगतो त्या वेळेस अस नाही झाल की खूप movie कश्या असतो बग first part hits होतो पण second part ची

एकदम असि चांगली असि entry असते मला तर ते entry बगुण म्हणजे की खूप अस छान आहे movie की चला बाबा आपण हा movie बगला म्हणजे काही तरी चांगलाच आहे.

चांगल पण आहे शिकण्या सारख किवा आपण बगु शकतात की तू सांगितल आता शिवलिंगाच तो जो घेऊन म्हणजे घेऊन अस पाण्या खाली पूर्ण तेवढ मोठ जडच जड घेऊन जातो त्या याचाणे त्याची जी entry आहे ती एक नंबर ची अशी awesome आणि तिला मला असि आवडतेच आणि प्रभासच पण जे look आहे त्या मध्ये तर एकदम अस छान आणि मी तुला सांगितल बग की ते तमन्नाचा जो तू पण म्हटली की तिने मुलगी आहेत म्हणजे त्या picture मध्ये तिने heroine आहे पण heroine सारखा makeup नाही आहे. म्हणजे तिचे jewelry वगेरे तसे नाही तमन्नाचे त्यात first movie म्हणजे मी जे सांगते आहे ते बाहुबली first movie बदल सांगते आहे या picture मध्ये म्हणजे तीच जे गाण आहे णा पंछी बोले हे कया पिया सूणे चलो ते जे तीच song आहे त्यांच त्या picture मधल एक नंबरच अस छान आहे त्या मध्ये तीच जे look आहे ते एकदम अस वेगळ्या प्रकारे बदलून जातो तिला काजळ पण असत ते झाड वरच ते हे करून साई घेऊन लावल्या जाते lipstick पण लावल्या जाते एकदम तिचा look change हून जाते आणि मला त्या picture तो song तर खूप आवडते आणि तिने दिसायला पण छान आहे आणि तिचा जे actor आहे म्हणजे character आहे त्या movie मध्ये ते पण एक नंबरच भारी आहे आणि तसच बाहुबली two झाला बाहुबली आणि बाहुबली two तेवढा काही different नाही पण बाहुबलीचा नंतर जो भाग निगाला तो म्हणजे second part त्याचा मध्ये राजमाता आहे किवा ती अनुष्का शेट्टी आहे आपली त्या मध्ये तिने म्हणजे actor म्हणजे तिचा आणि प्रभासचा जो look आहे त्याने आधी सांगतच नाही की तो कोण आहे म्हणून तो त्याच नाव अस म्हणजे सांगत नाही की मी हाय हाय देशचा हे हे आहे म्हणून कारण का त्याला वाटते की त्याच अस एकदमच का

त्या देशातली म्हणजे त्यांची राणी रहाते जस की अनुष्का शेट्टीच तू सांगितल jewelry वगेरे हा तिची ह jewelry एक नंबरची असि चंगली आहे बग आणि दिसायला पण त्याच्या मध्ये तिच्या look जो आहे तो छान आहे. ती roll पण कारते तर एकदम असा छान प्रकरचा attitude ते तिला अस शोभून दिसते आणि ती सत्या वर असि ठाम पणे थांबलेली असते. बरोबर बग जस बाहुबली first movie जो तू बोली अगोदर तो movie म्हणजे दोन हजार पंधराला आला होता first movie तर त्या movie च जे budget होत म्हणजे त्यांना जे movie create करताना ते एकशे अंशी crore च त्याच budget होत आणि त्यांनी ते म्हणजे जस प्रतेक movie च कस असत खूप movie ते create करतात तेवड budget लावतात पण त्यांना तेवड return मध्ये भेटतील का नाही ते सांगता येत नाही णा खूप झणाचे पैसे जातात पण बाहुबली first मध्ये कस झाल त्यांनी एकशे अंशी crore रुपे त्या movie ला लावले तेवढ पूर्ण production म्हणण प्रतेक stage साठी तर त्यांना त्याच्या return मध्ये जे Box Office collection होत ते त्यांच्या मध्ये सहासे crore तेच साडे सहासे crore येवड Box Office collection झाल म्हणजे विचार करण एका movie ने तर पूर्ण त्यांची life change झाली म्हणण किवा hits झाली. जस second movie च झाल तर त्यांनी second movie shoot पूर्ण दोन वर्षात complete केल जस ही movie दोन हजार पंधरा आली तर second movie बाहुबली

अच्छा set त म्हणजे मोठा नोहता णा फक्त भल्लादेवच ते last थोडस आहे बाकी second movie मध्ये जेवढा set भारी आहे जेवड ते गाण्यात मन प्रतेक गोष्टी मन पूर्ण set खूप छान setup केलाणा तर त्या movie साठी त्यांना अडीशे crore च budget लागल पण त्या movie च budget जे च first कोणी imagine नसेल केल त एक हजार एकशे किती म्हणजे एक हजार crore च्या वरच होत बग त्यांच budget ते प्रतेक गोष्ट त्यांनी चांगल्या प्रकारे हे केलेली आहे प्रतेक गोष्ट आणि संगड्या संगड्या म्हणजे movie मध्ये णा सगडे छान म्हणजे सगडे movie माझी favorite आहेण second movie मधल music अस नाही की करताणी फक्त action focus केला किवा other गोष्टी वर focus केला त्या movie मध्ये बग action पण आहे romance पण आहे family drama पण आहे आणि song बग त्या movie चे इतके छान आहेत णा प्रतेक गोष्ट म्हणजे असे चांगल्या प्रकारे त्यांनी create केलेली आहे म्हणून मला तर first movie त्यांची second movie better वाटली आणि second movie मध्ये बाहुबलीची story संगल्या म्हणजे सांगितल्या जाते जस कटप्पा त्याचा किती close असतो आणि कटप्पाच त्याला मारतो का तर ते जे काही वचन असेल त्याच्या बदल प्रतेक गोष्ट अशी छान cover केलेली आहे त्या मूळे ती movie अशी एक historic असे मला वाटते बग हो अगदी बरोबर आहे बग अलिशा तू सांगित अगदी बरोबर आहे बग अलिशा तू सांगितल्या प्रमाणे की ते बाहुबलीचा जो first भाग आहे. तर त्या मध्ये तर तेवडे action नाही म्हणजे जो काही आहे हत्ती वगेरे त्या picture मध्ये त्यांनी प्रणायच्या सुद्धा त्यांनी हे केलेला आहे समावेश केलेला आहे म्हणजे जस की हत्तीचा जो roll केलेल्या आहे त्यांनी जे त्यांचा मध्ये राऊडी म्हणजे जे त्यांच्या मध्ये विरोध असते एक राज्या कडून दुसऱ्या राज्या कडे म्हणजे जे त्यांचे वाद असतात त्या movie मध्ये दाखवलेला आहे character तर त्या मध्ये त्यांनी अस चांगल्या प्रकरचा दाखवला आहे त्या मध्ये पूर्ण अशी जनता सेना त्यांच्या सोबत त्यांनी स्तुर म्हणजे जे धनुषबाण असते त्यांचा वापर केलेला आहे. त्या picture मध्ये अस फार म्हणजे agriculture म्हणजे शेतीचा सुद्धा आहे दाहे केलेला पूर्ण म्हणजे जे लोक असतात ते अस त्यांच त्यांच character जे असते ते वेगवेगळ्या प्रकारचे असते जस की आता तू म्हणलीस की बाहुबली two हे record break करणारा movie आहे हा कारण की पहिल्याच दिवशी जे इतिहासात रचत record break झालेला आहे.

ते पण छानच आहे आणि मी ते बग मला ते आवडला म्हणूनच मी दूसरा बगीतलेला आहे कारण का मला त्या song मध्ये जे मी म्हटल की मला जेत तिचे song आहे ते प्रभासचा आणि त्या heroine चा first picture मध्ये तर ते पंछी बोले हे कया त्या मध्ये जे त्यांच्या पूर्ण अस setup केलेल्या आहे makeup वगेरे त्या अनुष्काचा तर अत्यंत असा चांगल्या प्रकारचा makeup आहे त्या मध्ये ती येवडी सुंदर दिसते आणि छान पण दिसते एकदम ती आधीच natural छान आहे त्या मध्ये तिचा जो roll तो तसा छान दिसण्या सारखा नसतो पण ती makeup करून छान दिसते त्या मध्ये आणि त्या picture मध्ये बऱ्याच अश्या चांगल्या गोष्टी पण शिकायला भेटल्या मला जस की तू सांगितल की बाहुबली चे जे कटप्पा आहे ते त्यांनी म्हणजे तो तर त्यांच्या घरा मध्ये म्हणजे लहानपणा पासून सांगायची story झाली तर तो त्यांच्या घरा मध्ये movie मध्ये बगत असताना कळाल की ते लहानपणी त्यांनी त्याला मामा पुकारले म्हणजे मामा म्हणून म्हणलेला असतो आणि तो म्हणतो की माझ्या नवकर नाही तो फक्तन आणि फक्त माझ्या मामा आहे आणि मागे पण ते picture hits झाल्यापासून बरेच असे joks निगाले होते की कटप्पा णे बाहुबली को क्यो मारा क्यो मारा अस म्हणून पण त्याच्या मागे पण कारण होत णा कारण की राजमाताणे त्याला वचन दिलेला असत आणि ती म्हणत असते त्या picture मध्ये जस की मी सांगितल की राजकारणच म्हणजे याच आहे ती म्हणते की मेरा वचन ही मेरा शासन हे म्हणते ती तिचा मुलाला सुद्धा बक्षत नाही ते तिचा वचन तोडते म्हणून हो प्रतेक movie च म्हणजे प्रतेक movie मध्ये काही तरी messages असते बग जस बाहुबली two मध्ये सुद्धा आहे आहे आणि first सुद्धा आहे first जस

तर अजून ही ती तर त्या साठी ती बग लाखड collect करत रहाते आणि तिथे टाकते आणि तर ती म्हणते मी त्याची अस्थि तयार करत आहे आणि म्हणते की माझा मुलगा येईल आणि मला आणि मला भरोसा आहे जस second part मध्ये झाल्या वर तो येतो last ending ला जे त्यांची जंग मध्ये fighting असतो तर त्या मध्ये तो येतो आणि तो तिला म्हणजे सोडून ही नेतो आणि वाचवतो पण पण या मध्ये सगड movie पाहताना म्हणजे कस झालत त्या ज्या वेळेस बाहुबली first येऊन गेला तर प्रतेक म्हणजे अस कोणी नसेल की ज्यानि movie पाहली नाही प्रतेकजन movie पाहून पाहून संगड्यांच डोक तिथच होत की कटप्पाणे बाहुबलीला का मारल का तू म्हणल्या प्रमाणे खूपसारे joks निगाले प्रतेक reality show मध्ये बग सगडे जे थे हेच question करायचे तुम्हाला माहीत आहे का कटप्पा णे बाहुबलीला का मारले कोणाला पण कारण त्यांच relation bond येवड strong होत प्रतेक गोष्ट येवडी strong असताना त्यांनी त्याला का मारल हेच question संगड्यांलाच होत आणि in solid movie तर ती आहेच त्या मुळे तर आपण आज त्या बदल बोलतोय तर छान वाटल शुभांगी तुला बोलून thank you बाहुबली बदल अजून कळाल मला हो अलिशा अत्यंत अश्या चांगल्या प्रकारे संगितल बग मला ही हाय movie मध्ये बोलायच झाल म्हणजे आता जर बाहुबली three जरी निगाली तरी प्रेक्षकांचा तेवडाच support राहील कारण की त्यांच्या जे दोन movie आहेत बाहुबली one बाहुबली two ते पण छानच आहे त्यांनी मला तुला बोलू छान वाटल अलिशा thank you Hello मी रुचिका hello मी मैथिली. तुला माहित आहेना आज आपण कशाबद्दल बोलणार आहोत ते?

हो अगदी बरोबर hostel life ना खुप वेगळी असते. खूपच अनोखी खूपच वेगळी hostel life मध्ये आपण सगळ्या

आपल्या आजुबाजुचे मित्र मैत्रीन त्यांचीशी खुप लांब कारण आपण खुप लांब येतो घरच्यांच्या खुपच जास्त. कशा साठी येतो? तुला माहिती आहे? आज मी सांगते. शिक्षणासाठी घरदार सोडुन कुटूंबा पासुन दुर राहणार्या विद्यार्थांच म्हणजे आपलं प्रमाण कमी नाही गावाकडे शिकताना खुपच जास्त खुप जास्त घरच्यांची आठवन येते hostel मध्ये रहात असताना. पुरेशे सुविधा नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना स्वतःच गाव घर सोडुन शहरात यावं लागतं. खुप लांब घरच्यांच्या आणि मग hostel वरच्या एका नव्या आयुष्याला सुरुवात होते. हा आदी तर सगळ्यात पहिल्या दिवशी खुप रड येते कारण सगळ्यांपेक्षा लांब जात असतोना आपण म्हणुन आपल्या आई वडिलांच्या आपल्या बहिन भावाच्या आपल्या घरच्यांच्या सगळ्यां पेक्षा खुप लांब होतो म्हणुन hostel चे दिवस हे सगळ्यात अनेक नव्या अनुभवाची पाठशाळा असते. घरी सगळे लाड गोड चालतात. पण इकडे नाही. सकाळी bed जवळ चहा मिळतो. hostel मध्ये तसं नसत. सकाळी सकाळी उठा fresh व्हा. आणि त्या नंतर आणि त्यानंतर आपल्याला nasta सकाळचा तो ही मिळतो कधी मिळतही नाही असं असत. college ला जाताना इचत्रीचे कपडे समोर इस्त्रीचे कपडे समोर तयार असतात. hostel मध्ये तसं नसत. सगळ स्वतःच करावा लागतं. संध्याकाळी परतल्यावर पोटात अक ढकलल्याने ढकलण्यासाठी आयात काही तरी मिळत असतं. hostel मध्ये तसं नसतं. एकच time जेवण मिळतं. पण hostel वर हे सारं कुठलं मिळायला. मिळत का? नाही मिळत. जिथे प्रत्येक गोष्ट स्वतःची स्वतःच करावी लागते. वेग वेगळ्या गावातील परिस्थिती. ल मुलं एकत्र आल्यामुळे सर्पांशी जमुन घ्यावं लागतं. कारण आपण वर्षानु वर्ष सोबत रहा राहण्यासाठी त्यांना जमुन घ्यावं लागतं.

क्रमिक पुस्तकात घरी शिकतात आल्या नसत्या अशा अनेक गोष्टी hostel जिवनात शिकता येतात.

मदतीच समाधान वेगळच नितांचा अनुभव पहा गाव college पासुन जवळ होतं. पण hostel कंपल complesory असल्यामुळे आमच्याही नशिबी hostel ला रहानं आलं. हो मी पण राहिलीच आहे hostel वर. मी वेळेवर गेले पण काही मुली बर्याच लांबुन आल्या होत्या. त्यामुळे दोन दिवस अगोदर व काही दुसर्या राज्यातल्या असल्यामुळे तीन दिवस अगोदर hostel ला हजर झाल्या होत्या. सगळ्या room full झाल्या होत्या. आमचा बाढ बिस्तर त्या room मध्ये त्या room मध्ये होता. तेव्हढ्यात त्या मुली पण आल्या मी पटकन ओळख करायला पुढे झाले. पण त्यांना मराठी कळत नव्हतं.

त्यामुळ hostel शी hostel शी आमचा रोजचा संपर्क असायचा. रोज वेग वेगळ्या प्रकारचे petiant बघायला मिळायचे emergency बघताना रोजचच असायचे. emergency अपघात रोजचे असायचे. ती hostel मध्ये रहायला लागुन जेमतेम महिण्याभरात एक भिष्ण अपघात झाला. बाईच्या मेंदुला जबरदस्त मार लागला होता. किती जागेवरच मारणंं पाहुन पावली पण ती तर जागेवरच मरन पावली. पण नवर्याची आशा वेडी होती. तो तीला hospital ला घेऊन आला doctor नी ती मृत्यु झाल्याचे सांगतानाच त्याच्या आक्रोशाला आरावा उरला नाही. तो प्रसंग आमच्या मनाला खुप लागला. त्या बाईचा

ते इथं राहनंं सगळ मैत्रिनी सोबत राहनं खुपच रात्रीच ते छोट्या छोट्या गोष्टी ला भांडनं नाही जेवन करताना सुद्धा हे तुझ ताट आहेना हे माझं ताट आहे. तु कशी घेत आहे. हे सगळ खुप छोट्या छोट्या आठवनी आहेत. तेवढ्याच त्यांच्या seniors आल्या. त्यांना हा सगळा प्रकार समजला. त्या खुप जोर जोरात हसायला लागल्या. त्यांनी juniors ला समजावलं आपल्या आपल्या वयास त्या आसले प्रसंग रोज येणार. त्यासाठी आपलं मन तयार झालं पाहिजे ward मधलं ward मध्ये सोडुन घ्यायचे room वर ते सगळ विसरायचं ते हो ते ते hospital मध्ये कारण hospital मध्ये खुप असे नविन नविन प्रसंग येतात. म्हणुन ते hostel चं hostel मध्ये खुप मजा यायची. सगळे सोबत सगळे सोबत राहत होते. एकत्र जेवायचो, एकत्र झोपायचो, खुप मज्जा होती. खुप जास्त. खुप वेगळ वाटत होतं hostel मध्ये राहताना. खुप कुटुंबाची, आई वडिलांची, आई बाबांची बहिन भावांची खुप आठवन यायची. खुप जास्त कधी कधी तर कधी कधी तर मन असं दुखुन यायचंना खुप जास्त खुप वेगळ वाटत होतं. हे सगळ पहाताना सगळ्यात आधी तर आई वडीलांचीच आठवन येत होती. कारण कधी बघत नसतोना म्हणुन खुपच वेड्यासारख वाटत होतं हे. आणि सगळ्यात आधी तर आई वडिलांचीच आठवन यायची. खुप असं वाटत नव्हतं hostel मध्ये राहताना आम्ही मैत्री मैत्रीनींना भेटतांना की नाही कधी आई वडिलांची पण आठवन येणार.

खुप आठवन येत होती. आनखी तुला काय वाटतं hostel life बद्दल. hostel मध्येना राहणं सोप नसतं. पण अं कोणाच्या कोणाच्या life hostel मध्ये राहणं तर सर्वेच राहतात. कोणी शिक्षणामुळे, तर कोणी कोणत्या गोष्टीमुळे तर कोण ती कोणाला तर गाव गाव दुर असल्यामुळे खुप दुर पडत असल्यामुळे ते hostel वर राहतात. पण ना hope पण असते गं. घर सोडुन बाहेर राहणं जसं असं वाटते की आपण लग्नाआधी फरक होतो की काय. चार भिंतीत जगणारं जगणारे आपण आई बाबांची मुलं असताना चार दिशांनी निघुन जातात. नातेवाईक म्हणतात पोरगी modern झाली होना? बिघडली पण. पण खरं तर बिघडलेली नसतात तर जगायला शिकतात. घ घरच्यांना

मोकळे पणा नसते तर दळ दडपणा असते. बाहेर राहतो याचं घरी जायचं म्हटलं तर एखादी मुलगी लग्न करुण घरी येते तसा आनंद होतोना तो मुलगा असो किंवा मुलगी आनखी घरात म्हणजे glass नाही उचलत पण hostel मध्ये तीला तर सर्वच काम करावा लागतं. छोट्या छोट्या गोष्टींवर रडनारे ती आता hostel मध्ये स्वतःलाच स्वतःचे च डोळे मिळीत मिटते स्वतःलाच समजवते नाही. आपण शिक्षणासाठी आलो. आपण ह्यागोष्टीसाठी आलो आहोत. आपण ह्या गोष्टी achieve करायला आलाव. आपल्याला आपल्याला नाही नाही आपल्याला घरची आठवन काढुन आपण तर आपण कमजोर पडु. आपण कसं राहु आपण कुठे पाहु आपण आपल्या आई बाबांसाठी आपल्या आई बाबांचं नाव कमवण्यासाठी आपण hostel मध्ये राहतो. hostel मध्ये राहनं सोप नसते. खुप खुप आपल्याला sacrifice करावा लागते. खुप आपल्याला तीथे खुप असे विचार करावा लागते नाही आपल्याला hostel मध्ये आपण कशा बद्दल राहतो? कशा साठी राहतो? education साठी राहतो, आपण आपले काही आनखी स्वप्न असतात. त्यांना पुढंंकरायला राहतो hostel मध्येना खुप असं वाटतं की नाही hostel मध्ये पण वाटतं की खुप मज्जा येत hostel मध्ये पण कसं hostel मध्ये मैत्रिनी खुप सार्या बनतात. जेवनासाठी वगैरे आता तुम्हटली. की जेवणासाठी पण झगडतात, हो बरोबर आहे. जेवणासाठी म्हणा, जागा साठी म्हणा, झोपा साठी म्हणा, तर सामान ठेवा साठी जागासाठी पण खुप खुप खुपच जास्त पण म्हटल म्हटलं जातेना की

आपल्या family ची येते. आपल्या आईची, आपली बाबाची, आपली ताईची दादाची, खुप सार्या लोकांची अशी आपण त्यांना खुप miss करत असतो. आणि hostel मध्ये मटलं तर तिथे जे बघणारे ते देखरेख करणारे त्यांना तर आपण त्यांना ते ते फक्त आपल्याला महिन्यातुन fourth sunday लाच parents ला बोलावतात आपल्याला भेटायासाठी. आणि आपण त्यांनाच भेटुन आपण आपलं आपण आपलं मनं शांत करतोना. नाही आई बाबा आहेत आपल्याला कशासाठी करायचं आहे. आपण आपल्या आई बाबा साठी hostel मध्ये राहता आपण आपले स्वप्न पुरं करासाठी आपण hostel वर राहताव. असं वाटते. पण आणखी त्यां ते आपल्याला असं ते आठवन आली तर आपण चुपचाप जाऊन ma'am ला म्हणतो. म्हणायच म्हणायचो की नाही ma'am phone लावून द्याना. ma'am घरी बोलायचं घरी बोलायचंय घरी खुप आठवन येत आहे.